तीन चार माणसं उभा आहे तिथ भेळाच्या स्टोर वर एक बोर्ड लावलेला आहे बोर्ड चा कलर पिंक आहे.

गादीची उश्या आहे उश्यांचे कलर लाल काळा हिरवा आहे.

व रोडावर एक कार उभी आहे काराचा रंग पांढरा आणि काळा आहे. कारांचे दरवाजे व--

ही एक पुस्तकाचा स्टोर आहे मधी एक काऊंटर ठेवलेला आहे काऊंटर वर ब्ल्यु कलर च्या रजिस्टर आहे.

फरशिंचा कलर ग्रीन आहे भिंती चा कलर पांढरा आहे वरती पी_ओ_पी केलेली आहे पी_ओ_पी ला एक पांढरी लाईट आहे.